काही माणसे हातात बायबल घेऊन उभी--

इथे एक रूम आहे या रूम मध्ये मोठा बेड आहे या बेड --

इथे हिरव्या झाडांचा बगीचा आहे या बगीचा मध्ये खूप --

इथे काही शाळेतील विद्यार्थी आहेत.

माशांचा इथे मोठा बाजार आहे.

बॉटल्स आहे त्या मध्ये व्हिनेगर सॉस --

इथे खूप अशी झाडे आहेत.

इथे काही झाडे आहेत ही झाडे खूप लहान अशी आहेत.

आहे ते दुकान बंद आहे बाहेर टाळा लावला आहे.

आहे वरती छोटे कळस --

झाडा बाजूला काही गुलाबी --